दिसत आहेत खूप सारे पेंटिंग्स वगैरे आहे मोकळी जागा आहे.

काही जाण्यायेण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे गाड्या लावलेल्या आहेत आजूबाजूला कंपाऊंड आहे बोर्ड लावलेलं आहे दगड़ वगैरे ठेवलेले आहेत झाडझुडप आहेत मोकळी जागा --

जाण्यायेण्याचा रस्ता आहे पत्र्याचं शेड आहे इथे चार पाच गायी बांधलेल्या आहेत पाण्याची बकेट आहे एक टप आहे झाड़ आहे सीडी आहे बसच आहे एक मनुष्य काम करत आहे जाण्यायेण्याचे रस्ते आहे.

चटणी वगैरे आहे पत्ता कोबीचे छिलके ठेवलेले आहेत टमाटरच फूल बनून ठेवलेला आहे खाण्यासाठी एका डिश मध्ये.

लाकड आहे झडझुडपं आहेत आजूबाजूनी घरं वेगैरे आहेत.